नमस्कार
जीचेम्पेंट मधील ऑर्बिटल ओव्हरलॅप वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत ऑरबिटल्सच्या विविध प्रकारांबद्दल
ऑरबिटल्स फिरवणे आणि त्यांचा आकार बदलणे
ऑर्बिटलच्या ओव्हरलॅप्सचे प्रकार त्यासाठी आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204आणि जीचेम्पेंट वर्जन 01210वापरू
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
प्रथम अॅटोमिक ऑर्बिटल बद्दल जाणून घेऊ
अॅटोमिक ऑर्बिटल हे गणिती फंक्शन आहे
हे अणूतील इलेक्ट्रॉनच्या तरंगरूपी वर्तणूकीबद्दल माहिती देते
ऑर्बिटल म्हणजे अवकाशातील अशी जागा जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची संभाव्यता सर्वात जास्त आहे
हे स् ऑर्बिटल आहे
हे गोलाकार आहे
ह्या वेगवेगळ्या अक्षांवरील पी ऑर्बिटल्स आहेत
पी ऑर्बिटल्स ह्या dumb बेल च्या आकाराच्या असतात
पुढे वेगवेगळ्या अक्षांवरील डी ऑर्बिटल्स आहेत
डी ऑर्बिटल्स ला दोन dumb बेल चा आकार असतो
नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडले आहे
प्रथम ऑर्बिटल्स बद्दल जाणून घेऊ
एड ओर मॉडिफाय अन एटोमिक ऑर्बिटल टूलवर क्लिक करा
ऑर्बिटल प्रॉपर्टी विंडो उघडेल
ह्या विंडोमधे कोएफिशियंट रोटेशन आणि टाइप सारखी फिल्डस आहेत
प्रथम टाइप ने सुरूवात करू
डिफॉल्ट रूपात स् ऑर्बिटल सिलेक्ट केलेले आहे
पी डी क्सी आणि डी झ स्क्वेअर ऑर्बिटल च्या रेडिओ बटणावर क्लिक करा
शेजारी ऑर्बिटल चे वेगवेगळे आकार बघू शकतो
पुढे कोएफिशियंट आणि रोटेशन प्रॉपर्टीज बघू
कोएफिशियंट प्रॉपर्टीची व्हॅल्यू 100 पासून 100 पर्यंत आहे
कोएफिशियंट फिल्डच्या व्हॅल्यूजद्वारे ऑर्बिटल चा आकार बदलू शकतो
शेजारी ऑर्बिटल चा आकार बदलताना बघू शकतो
रोटेशन प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज 180 ते 180 पर्यंत असतात
ऑर्बिटल्स क्लॉकवाईज किंवा अँटीक्लॉकवाईज पध्दतीने फिरवू शकतो
अप किंवा डाऊन अॅरोद्वारे व्हॅल्यूज बदलता येऊ शकतात
विविध प्रकारचे पॉझिटिव्ह ओव्हरलॅप्स दाखवण्यासाठी ऑर्बिटल्स कसे वापरायचे ते पाहू
ही विविध ऑर्बिटल्सच्या पॉझिटिव्ह ओव्हरलॅप ची स्लाईड आहे
s sओव्हरलॅप s pओव्हरलॅप p pओव्हरलॅप आणि p पी साईडवाईज ओव्हरलॅप
डिस्प्ले एरिया वर हायड्रोजन चा रेणू काढू
कीबोर्डवरील कॅपिटलH दाबा
co एफिशियंट ची व्हॅल्यू एक वर सेट करा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
एड आ बॉण्ड टूलवर क्लिक करा
बंधाची लांबी अंदाजे 130पर्यंत असल्याची खात्री करा
डिस्प्ले एरिया वर क्लिक करा
हायड्रोजन चा रेणू बनेल
आता s स् एंड ऑन ओव्हरलॅप पासून सुरूवात करू
एड ओर मॉडिफाय अन एटोमिक ऑर्बिटल टूलवर क्लिक करा
स् ऑर्बिटल वर क्लिक करा
हायड्रोजन रेणूच्या हायड्रोजन अणूंवर क्लिक करा
s स् एंड ऑन ओव्हरलॅप बघू शकता
आता p पी एंड ऑन ओव्हरलॅप बघू
कीबोर्डवरील कॅपिटलF दाबा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
एड आ बॉण्ड टूलवर क्लिक करा
बंधाची लांबी अंदाजे 200 पर्यंत असल्याची खात्री करा
डिस्प्ले एरिया वर क्लिक करा
फ्लोरीन चा रेणू बनेल
एड ओर मॉडिफाय अन एटोमिक ऑर्बिटल टूलवर क्लिक करा
पी ऑर्बिटल वर क्लिक करा
p पी एंड ऑन ओव्हरलॅपसाठी पी ऑर्बिटल आडव्या स्थितीत असणे आवश्यक आहे
रोटेशन व्हॅल्यू वाढवून 90 करा
पी ऑर्बिटल वर क्लिक करा
एका फ्लोरीन अणूवर क्लिक करा
आता येथे हीच कृती पुन्हा करा
पी ऑर्बिटल 90 वर फिरवा
इतर फ्लोरीन अणूंवर क्लिक करा
तुम्ही ऑर्बिटल स्पष्टपणे बघू शकत नसल्यास ऑर्बिटल चा आकार बदलू शकता
त्यासाठी कोएफिशियंट ची व्हॅल्यू बदलणे आवश्यक आहे
ऑर्बिटलवर राईट क्लिक करा
ऑर्बिटल सिलेक्ट करून प्रॉपर्टीज वर क्लिक करा
ऑर्बिटल प्रॉपर्टीज चा डायलॉग बॉक्स उघडेल
योग्यप्रकारे ओव्हरलॅप दिसेपर्यंत कोएफिशियंट ची व्हॅल्यू कमी करा
क्लोज वर क्लिक करा
हीच क्रिया इतर ऑर्बिटलसाठी पुन्हा करणार आहोत
p पी एंड ऑन ओव्हरलॅप बघू शकता
आता dz2 ऑर्बिटल द्वारे d डी एंड ऑन ओव्हरलॅप दाखवू
डिस्प्ले एरिया वर जा आणि कीबोर्डवरील कॅपिटल एफ दाबा
सूचीतून फे निवडा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरिया वर क्लिक करा
एड आ बॉण्ड टूलवर क्लिक करा
बंध काढण्यासाठी आयर्न अणू वर क्लिक करा
एड ओर मॉडिफाय अन एटोमिक ऑर्बिटल टूलवर क्लिक करा
dz2 ऑर्बिटल चे रेडिओ बटण सिलेक्ट करा
योग्य ओव्हरलॅपसाठी कोएफिशियंट ची व्हॅल्यू कमी करून 08 करा
dz2 ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होण्यासाठी बंध असलेल्या आयर्नच्या अणूंवर क्लिक करा
तुम्ही d डी एंड ऑन ओव्हरलॅप बघू शकता
आता पी ऑर्बिटलच्या साईड वाईज ओव्हरलॅप बद्दल जाणून घेऊ
करंट एलिमेंट कार्बन असल्याची खात्री करा
एड आ बॉण्ड टूलवर क्लिक करा
बॉण्ड लेंग्थ अंदाजे 90 असल्याची खात्री करा
डिस्प्ले एरिया वर क्लिक करा
एड ओर मॉडिफाय अन एटोमिक ऑर्बिटल टूलवर क्लिक करा
कोएफिशियंट ची व्हॅल्यू वाढवून ती एक करा
पी ऑर्बिटल च्या रेडिओ बटणावर क्लिक करा
आडव्या स्थितीत असल्यास पी ऑर्बिटल फिरवून तो उभ्या स्थितीत करा
बंधाच्या कडांवर क्लिक करा
p पी साईड वाईज ओव्हरलॅप बघू शकता
याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे ऑर्बिटल्स चे लोब्ज समान चिन्हांचे असतात
पुढे निगेटीव्ह आणि झिरो ओव्हरलॅप्स बद्दल जाणून घेऊ
ही निगेटीव्ह ओव्हरलॅपची स्लाईड आहे
नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडले आहे
आता निगेटीव्ह ओव्हरलॅप कसा काढायचा ते पाहू
एड आ बॉण्ड टूलवर क्लिक करा
बंधाची लांबी अंदाजे 90 असल्याची खात्री करा
डिस्प्ले एरिया वर क्लिक करा
एड ओर मॉडिफाय अन एटोमिक ऑर्बिटल टूलवर क्लिक करा
पी ऑर्बिटल च्या रेडिओ बटणावर क्लिक करून बंधाच्या एका बाजूवर क्लिक करा
पी ऑर्बिटल 180 अंशात फिरवून त्याची वरची बाजू खाली करा
बंधाच्या दुस या कडेवर क्लिक करा
निगेटीव्ह ओव्हरलॅप पहा
याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे ऑर्बिटल्स चे लोब्ज विरूध्द चिन्हांचे असतात
आता झिरो ओव्हरलॅप कसे बनवायचे ते जाणून घेऊ
ही झिरो ओव्हरलॅप ची स्लाईड आहे
एड आ बॉण्ड टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर क्लिक करा
एड ओर मॉडिफाय अन एटोमिक ऑर्बिटल टूलवर क्लिक करा
पी ऑर्बिटलवर क्लिक करा
पी ऑर्बिटल फिरवून ते मूळ स्थितीत नेऊन ठेवा
बंधाच्या एका बाजूवर क्लिक करा
स् ऑर्बिटल वर क्लिक करा
नंतर बंधाच्या दुस या बाजूवर क्लिक करा
झिरो ओव्हरलॅप कडे लक्ष द्या
याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे ऑर्बिटल्स चे ओरिएंटेशन सारखे नसते
शिकलो ते थोडक्यात या पाठात विविध प्रकारच्या ऑर्बिटल्स एंड ऑन आणि साईड वाईज ओव्हरलॅप्स ऑरबिटल्स फिरवणे आणि आकार बदलणे धन ऋण आणि झिरो ओव्हरलॅप बद्दल जाणून घेतले
असाईनमेंट म्हणून
हायड्रोजन क्लोराईड रेणूद्वारे s पी एंड ऑन ओव्हरलॅप काढा
dxy डीएक्सवाय ऑरबिटल्सचे साईड वाईज ओव्हरलॅप काढा
इतर निगेटीव्ह आणि झिरो ओव्हरलॅप्स काढा
योग्य ओव्हरलॅपसाठी ऑरबिटल्स फिरवून बघा आणि त्यांचा आकार बदला
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgNMEICT Intro यातील ड्रॉईंग्ज अराठी यांनी काढली आहेत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
सहभागासाठी धन्यवाद